दर स असं एक भव्यदिव्य इमारत आहे. त्या इमारती चे नाव पूनम प्लाझा असे आहे ते इमारतीच्या तड मजल्याला बँक ऑफ महाराष्ट्रा यांची शाखा आहे.

खूप सुंदर सी अशी भव्यदिव्य इमारत आहे. त्या इमारतीच्या बाहेरील परिसर आहे. या परिसरा मध्ये खूप सार्‍या दुचक्या आणि चारचक्या गाड्या लावल्या गेलेल्यात.